नमस्कार
लिबर ऑफिस रायटरच्या ट्रॅक चेंजेस व्हाईल एडिटिंग आ डॉक्युमेंट वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमधील डॉक्युमेंटचे पीर रिव्ह्यू कसे करता येते ते शिकणार आहोत
आपण उपलब्ध डॉक्युमेंट उघडू या
रेकॉर्ड चेंजेस या पर्यायाच्या सहाय्याने डॉक्युमेंटमध्ये बदल आणि पीर रिव्ह्यू कसा करायचा ते पाहू
या फीचरचा फायदा म्हणजे रिव्ह्यूअर काही कमेंट्स देऊ शकतो
टेक्स्ट समाविष्ट डिलिट करू शकतो
उपलब्ध टेक्स्टमध्ये बदल करू शकतो
हे बदल आपल्याला त्याच डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे दिसतात
हे बदल ऑथर सहजपणे बघू शकत असल्यामुळे तो हे बदल मान्य किंवा अमान्य करू शकतो आणि या कमेंट्स डॉक्युमेंटमध्ये पुन्हा बदल करण्याचा त्रास न घेता त्यांचा समावेश करू शकतो
फाईल सेव्ह केल्यावर त्या कमेंट्स चा समावेश झालेला असतो
हे सर्व कसे करायचे ते बघू या
आपण ग्नू लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट चे व्हर्शन 334 चा वापर करणार आहोत
या ट्युटोरियलमध्ये आपण आधीच बनवलेल्या आणि सिस्टीमवर असलेल्या काही डॉक्युमेंटसचा वापर करणार आहोत
seven reasons to adopt fossओडीटी आणि government support for foss in indiaओडीटी रायटर सुरू करण्यासाठी एप्लिकेशन्स ऑफिस आणि नंतर लिब्रिऑफिस राइटर वर क्लिक करा
seven reasons to adopt fossओडीटी ही फाईल उघडा
रेकॉर्ड चेंजेस हा पर्याय सुरू करण्यासाठी एडिट मेनूखाली चेंजेस मधील रेकॉर्ड हा पर्याय निवडा
शो हा पर्याय सुध्दा निवडलेला असावा
यामुळे केलेले बदल वेगळ्या स्वरूपात दाखवले जातील
डॉक्युमेंटमध्ये मुद्दा क्रमांक 2 समाविष्ट करा
दुस या क्रमांकाच्या मुद्यावर जाऊन टाईप करा
लिनक्स इस आ वायरस रेझिस्टंट ऑपरेटिंग सिस्टम सिन्स ईच यूझर हस आ डिस्टिंक्ट दाता स्पेस एंड कॅनोट डायरेक्टली एक्सेस ठे प्रोग्राम फाइल्स
एंटर दाबा
म्हणजे मुद्दा क्रमांक 2 हा आता क्रमांक 3 होईल
समाविष्ट केलेले टेक्स्ट नव्या रंगात बदलल्याचे दिसेल
टेक्स्टवरून कर्सर फिरवा
आपल्याला एक मेसेज दिसेल
इन्सर्टेड Sriranjani आणि पुढे समाविष्ट केल्याची तारीख आणि वेळ
अशा प्रकारे डॉक्युमेंटमध्ये कमेंट करणारी व्यक्ती ओळखली जाऊ शकते
हे नाव संगणकावर लिबर ऑफिस इन्स्टॉलेशनच्या वेळी दिलेल्या यूझर चे नाव असते
पहिल्या ओळीतीलavalable हे स्पेलिंग दुरूस्त करा
आपल्याला केलेली दुरूस्ती दिसेल
पहिला मुद्दा डिलिट करा इत कॅन बीई इन्स्टॉल्ड ओन एल कॉम्प्युटर्स विथआउट रिस्ट्रिक्शन ओर नीडिंग टीओ पे लायसेन्स फीस टीओ व्हेंडर्स आपल्याला दिसेल की डिलिटनंतर मूळ ओळ डिलिट न होता डिलिट करण्यासाठी सुचवलेली ओळ म्हणून ती मार्क केली जाते
त्यावरून कर्सर फिरवा
आपल्याला एक मेसेज दिसेल
डिलिटेड Sriranjani आणि पुढे डिलिट केल्याची तारीख आणि वेळ दिसेल
समाविष्ट करणे डिलिट करणे टेक्स्टमध्ये बदल करणे अशा काही सुधारणा डॉक्युमेंटमध्ये करता येतात
एकापेक्षा अधिक व्यक्ती एकाच डॉक्युमेंटमध्ये बदल करू शकतात
लो राइटर प्रत्येक बदल वेगवेगळ्या रंगानी दाखवतो
ज्यामुळे प्रत्येक रिव्ह्यूअरचे काम वेगळे ओळखण्यास मदत होते
तसेच बदल केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर ते आपल्याला रिव्ह्यूअरचे नाव दाखवते
माझा सहकारी गुरू याने आधीच काही बदल केलेले डॉक्युमेंट उघडून मी त्यावर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे
government support for foss in indiaओडीटी हे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडा
या डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आणि डिलिट झाल्याचे आपल्याला दिसत आहे
समाविष्ट आणि डिलिट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर हे बदल गुरू याने केला असल्याचा मेसेज दिसत आहे
खाली सीडॅक एनआयसी nrc फॉस आरे इन्स्टिट्यूशन्स ओएफ गव्हर्नमेंट ओएफ इंडिया व्हिच डेव्हलप एंड प्रोमोट FOSSहा मुद्दा समाविष्ट करा

आपल्याला दिसेल की गुरू याने बदल केलेल्या आणि आपण समाविष्ट केलेल्या टेक्स्टचा रंग वेगवेगळा आहे
समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर Inserted श्रीरंजनी हा मेसेज दिसत आहे
ऑथरकडे डॉक्युमेंट परत जाण्यापूर्वी एका डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती बदल करू शकतात
डॉक्युमेंट सेव्ह न करता ते बंद करा
आता रिव्ह्यूअर ने केलेले बदल ऑथर मान्य किंवा अमान्य कसे करू शकतो ते बघू
Government support for FOSS in Indiaया डॉक्युमेंटमध्ये आपण असे समजू या की मी ऑथर आहे आणि गुरू ने केलेले बदल मी मान्य किंवा अमान्य करू शकतो
दुस या मुद्यावर जा
रिझन्स या डिलिट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करा आणि एक्सेप्ट चांगे पर्याय निवडा
आपल्याला टेक्स्ट डिलिट झालेले दिसेल जो बदल रिव्ह्यूअर ने सुचवला होता
needsया समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून एक्सेप्ट चांगे सिलेक्ट करा
रिव्ह्यूअर ने सुचवलेला बदल स्वीकारला जाऊन आपल्याला टेक्स्ट नेहमीच्या स्वरुपात दिसेल
अशा प्रकारे रिव्ह्यूअर ने सुचवलेले समाविष्ट किंवा डिलिट करणे हे दोनही बदल आपण मान्य करू शकतो
पहिल्या मुद्यावर जाऊन ठे ओपनॉफिस डॉक्युमेंट स्टँडर्ड हस बीन नोटिफाईड अंडर थिस policyया डिलिट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून रिजेक्ट चांगे निवडा
टेक्स्ट पुन्हा नेहमीसारखे होईल
रिव्ह्यूअर ची डिलिशनची सूचना ऑथर ने नाकारली आहे
मुद्दा क्रमांक 5 मधील गव्हर्नमेंट स्कूल्स इन ठेसे स्टेट्स एंड इन ओरिसा कर्नाटका एंड तामिळ नाडू लर्न Linuxवर राईट क्लिक करून रिजेक्ट चांगे निवडा
हे रिव्ह्यूअर ने समाविष्ट केलेले टेक्स्ट डिलिट करेल
अशा प्रकारे प्रत्येक समाविष्ट किंवा डिलिट केलेले टेक्स्ट ऑथर मान्य किंवा अमान्य करू शकतो
शेवटी बदल मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर एडिट मेनूमधील चेंजेस या पर्यायामधील रेकॉर्ड आणि शो हे पर्याय अनचेक करा

अनचेक्ड केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये केले जाणारे बदल मार्क केले जाणार नाहीत
रिव्ह्यूअर ने दिलेल्या सर्व कमेंट्स मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर त्यांचा फाईलमध्ये समावेश होण्यासाठी ती सेव्ह करायला विसरू नका
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आता असाइनमेंट करू
डॉक्युमेंट उघडून त्यातील स्पेलिंगच्या चुका रेकॉर्ड चेंजेस मोडे मध्ये दुरूस्त करा
येथे ही असाइनमेंट आधीच करून ठेवली आहे
सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ download160 करूनही पाहू शकता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
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी या संकेतस्थळाला जा
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
यासंबंधी माहिती स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद